अच्छा अच्छा ते सर आपल्याला कसं शिक्षकांसोबत आपली मित्रता असली ना तर आपल्याला शिकण्यामध्ये पण आनंद येतो आणि तस ते शिकवतात पण चांगलं आपल्याला काही अडचण पण आपल्याला तर ते मदत पण करतात आपल्याला

हम्म ते असं झालं ते तर कॉपी वैगेरे अच्च्छा अच्च्छा अच्छा ते शब्द कस युज नको करायला आपण पैश्यां मद्त सुद्धा करतात ते

अरे किती छान सर तुम्ही एकदम सर तुम्ही म्हणजे खूप महान व्यक्ती आहात म्हणजे मॅडम कडून म्हणजे इतकी मदत घेऊन घेतात मदत नाही म्हणता येत तुला हे सगळं ज्ञान असं एकत्र करतात

किती आमच्या सारख्या लोकांना महाराष्ट्रात जागा आहे असं म्हणायचे आहे का तुम्हाला हो हो हो

ते तर आहेच ना मला माहिती आहे आमच्या सारख्या लोकं मुळेच महाराष्ट्र चालतोय खर तर हम्म आहो सर तुमच्या मागे थोडं किरि किर किर आवाज येतोय तो तुमचा स्पीकरचा आवाज असतो का कसला आहे वेगळा बोलताना हे बघा आता आला

अच्छा मग तुम्ही खिडकी वैगेरे नाही का तिथं जवळ पस

थोडं खिडकी साईडला गादि टाकतात का तुम्ही जिथे नेटवर्क येतो तिथे हो थोडस नेटवर्क चा इशू असतो बाकी दुसरं काही नाही होका आता थोड चालूच असत इकडे तिकडे म्हणजे मला तर वाटतं नेटवर्क इशू नसणार तो कारण थोडा खरं खरं खरं खरं आव्वाज येत होता नाही आता नाही येतोय हा तेच तर नेटवर्कचाच इशू होता सर खिडकी जवळ आलो ना सर्व

तेच म्हणत होतो कि आवाज कस काय येतॊय काय येतोय? आता क्लिअर येतोय ना सर

तेच म्हटलं मगाशी काय बाकी सर मग तुमचं काय चालू आहे?

वाटोळं होऊन जाईल असं न्हाई होत हो असं नाही होत हो आयुष्यच कोणाच्याही आयुष्यच वाटोळं नाही होत नाही वाटोळं नाही हो सर मला स्वतःला खाण्यासाठी पैसे नाही तिला काय खाऊ घालायचास विषय येईल ना असं आहे का तुमचं म्हणायचं मग तुमच्या साठी आम्ही काही प्रॉप काही देणगी देऊ शकतो का मदत मला माहिती आहे तुम्ही लग्नामध्ये पण याल जेवण वैगेरे करून जाणार त्याच्या मध्ये पण अकरा रुपये देणगी टाकून जाणार आणि ते देणगी मध्ये ते पण म्हणार एक रुपया नंतर देतो दहा रुपये लिहून घ्या ते काय सांगायची गोष्ट आहे का सर आम्ही आलो तेच महत्वाचं आहे बाकी अर म्हणजे दहा रुपये पण नाही देणार. हा ते नाही दिल तेवढं तरी आहे आम्ही आलो तेच महत्वाचं आहे तस आम्ही थोडे रिच पीपल आहे आम्ही कुठेही सहज नाही जात हा. आणि आमच्या अमेरिकात तस भरपूर हे होत असत हो अच्छा तुमचे म्हणजे अमेरिकाचे मित्र पण आहे का आमचे हो जातोच असतो सहज आमचा निरंजन पाठक अमेरिकातच राहते अरे हो मला त्याच नाव माहिती पडलं होत कि तो अमेरिका मध्ये गेला होता मागे हम्म आहे कि आमचे आमचे चांगले मित्र आहे ते तुम्हाला काही मदत हवी असेल तर सान्गा

तो कमांडो फोर्समध्ये गळेल होता एकदम सीक्रेट फोर्स अनडरग्राऊंड होती ती त्याचा मध्ये तो अनडरग्राऊंड झालेला वाटतो मला कधी कधी त्याला कोणत मिशन भेटलं असेल बहुतेक किंवा नसणार पण भेटलं पण मागच्या वेळेस मला अस वाटलं होत तो मजाक करत होता तो बहुतेक तो MBA करतो आहे सध्या हायण MBA करतोय असं मला पण वाटतं पण त्याचे तिकडे नवीन मित्र झाले गिर्ल्फ्रेन्ड वैगेरे झाली असेल म्हणून तो थोडं जुन्या मित्र मुली मैत्रिणी झाल्या असं म्हणायचं आहे का तुम्हाला जुन्या मित्रांना इग्नोर करतोय अच्छा जुन्या मित्रांना विसरता चालायलय तो दुर्लक्ष करतोय बरोबर आहे काय करावं लागेल बघा आता तुम्हीच सांगा. काही नाही त्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल म्हणजे त्याला आज बोलतो मी त्याला हा सांगा त्याना तस कि मित्र आहे तुमचे पण पुण्या मध्ये बघा त्याच्या कडे पण असं कमी नको समजून घ्या म्हण सर तुम्ही स्वतःला कि तुम्ही जळगाव ला आहे ते पुण्या ला आहे त्याची जास्त हे झाली प्रगती झालीआपल्या पेक्षा असं नका समजून घ्या म्हण सर आहे ते हम्म ते तुमच्या साठी केव्हा पण तैय्यार आहे असं सांगा त्याना तुम्हीच व्यवस्थित सांगू शकता बाकी दुसरं कोणी नाही आमचा अक्षय पण आहे पण तो तो अक्षय थोडं चिडचिड पण करतो त्याच्या सोबत बर बर बर बर हा मग त्याची तुम्हीच व्यवस्थित सांगू शकता त्यामुळे तुम्हाला पण फोन नाही करत सध्या जेव्ह काम असत तेव्हाच कॉल करतो जस PPT प्रेसेंटेशन असलं कि PPT एडिट करून द्या असाल काम काढत असतो तो फक्त

हा ते तर आहे पण आता काय करायचं जैन आहे तो जैन त्याला फक्त बटर वाली रोटी हवी असते आणि हो ते पण आहे आणि आम्ही एक वेळेस हॉटेल गेलो होतो सर होते आम्ही चार ते पाच मूल होते इथे आमचा एक मित्र एक सांगा आता तुम्ही रूमला आहेत का मग अच्छा अच्छा आणि कॉलेज सुटली का तुमची हो कॉलेज वैगेरे सुटलं

चांगलं आहे चांगलंआहे hello दामिनी hello दामिनी.

तर आषाढ हा एक असा ऋतू आहे जो सर्वांना खुप आवडतो. आषाढा मुळे खुप सारे आपल्याला अं दिसायला येतात अं तसेच आम्ही या पावसाळ्यात अं खुप मजा करतो. आणि लहान मुले सुद्धा अं ती सुद्धा खुप पावसाळा आला की अं त्यांना तेवढा आनंद खुप आनंद होतो. आणि ते सुद्धा खुप मज्जा करतात. तसेच आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा अं पावसाळ्या पासुन

अं पाऊस सुरु होण्या आधी अं घरात गर्मीने संपुर्ण जमीन तापलेली असते. गर्मीत येणाऱ्या घामाने अस्वस्थ झालेली असतात. ते ढगांकडे पाहू लागतात. सगळ्यांच्या मनात इच्छा असते. अं ती म्हणजे कधी हा पावसाळा सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो. तसेच आणि मग आप अं पावसाची सुरुवात व्हायला अं आपल्याला असं वाटत की पावसात अं खुप म्हणजे मजा करु आणि सर्व उन्हामुळे सर्व परिसर गर्मीने तापलेला असतो त्यामुळे पावसाने एकदम थंडगार असं आपल्याला वाटतं आणि अं झाडांची सुं झाडांची सुद्धा अं सुंदर सुंदर पालवी देखील फुटते तसेच आपल्याला अं खुप असं वाटते की सर्व सर्व वातावरण आपल एकदम हिरवगार असायला पाहिजे. आणि सर्व म्हणजे झाडे झुडप वगैरे सुद्धा एकदम ते फुलफुलीत झालेले आपल्याला असं वाटतं की अं सर्व झाडे वगैरे पाहीजे म्हणुन. कारण की ते उन्हाळ्यात ना एकदम अं वाढलेले सुखे झालेले असतात. त्यात ते सुद्धा एक आमच्या सारखेच सजिव आहे म्हणुन अं त्यांना सुध्दा म्हणजे जगण्याचा अधिकार असायला पाहिजे. आणि पाऊस अं आला की असं शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला ते ते सुद्धा पोटासाठी अं आपल्याला खायला प्यायला आपल्यासाठी खुप मेहनत करतात. तसच तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हो अगदी बरोबर आहे. बघतो चांगल्या प्रमाणे की आपण जो बोलत आहोत ते आपण म्हणजे social media वर Google वर असा आनेक ठिकाणी आपण म्हणजे आणि real मध्ये पण असं बघतो की पावसाळा पावसाळ्या बद्दल बोलायच म्हटलं तर अतिशय छान वाटते बघ कारण की सध्याच जे room म्हणजे सध्याच जे चालु आहे running ते पावसाळाच आहे. पावसाळा हा ऋतू आहे. म्हणजे जसं की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असते तर त्यातील बऱ्याच जणांना उन्हाळा आवडतो तर काही त्यातील बऱ्याच जणांना पावसाळा आवडतो तर त्यातील बऱ्याच जणांना हिवाळा आवडतो. तर तसच मला पण बघ अं तु म्हटल्या प्रमाणे

पावसाळा हे जे ऋतू आहे तो अतिशय चांगला आहे असं म्हणु शकते. कारण की पावसामुळ जे आपल्याला म्हणजे, आपल्याला जे भेटते म्हणजे आपण शेती वगैरे करतो तर शेती कोणी करत असेल तर पाण्याची जी कमतरता अं भासत असते तर आपल्याला पावसामुळ पाण्याची कमतरता भासत नाही. शेती करणाऱ्या लोकांसाठी पावसाळा हे जे ऋतू आहे अतीशय

प्रत्येक मनुष्य जर अं किंवा प्राणी झ कोणी असो म्हणजे असं. तर ते पाण्यामुळच जे आहे ते जिवनदा आहे. आणि पाणी आतिशय उपयुक्त आशी बाब आहे.

अं पाण्यामध्ये कसं तहान लागत राहते आपल्याला. पाणि आपण जेवण कमी करतोत आणि पाणि जास्त पितोत आणि तु जे आहे पावसाळ्यातच ते मला खुप आवडते बघ. कारण की पाऊस पडनं पावसामध्ये भिजनं आतीशय छान वाटतं बघ. आणि प्रत्येकांना जे पाल म्हणजे जे ऋतू आहेत तीन ते असे असतात. आणि आपल्याला जे ऋतू दिलेले आहेत ते असे अं तीन सहा सहा महिन्याचे असतात. जसं की पावसाळा आहे तर पावसाळा जुन मध्ये सुरु झाला मे मध्ये सुरु झाला तर तिथुन सहा महिने चालु असतो लगातार. म्हणजे season wise चालु असतात. आणि जर

चांगल्या गोष्टी घरु घडुन आहेत पाण्याबद्दल ते जातात. आणि पावसाळा हा ऋतू मला आवडते बघ आणि छान आहे पावसाळा ऋतू जसं की practically म्हटलं जर चांगलच आहे पाणी हे चांगलच आहे. तर तुला काय वाटतं आजुन त्याच्या बद्दल? हो बरोबर म्हटलं आसणार आहे म्हणजे अं खुप असं महत्वाचंं आहे आपलं वातावरणासाठी अं आणि पावसाळ्यात कसं आहे अं पावसाळा हे पडणे हे एक नैसर्गिक घटना आहे तसेच वातावरण मध्ये देखील आपल्याला खुप सारे बदल दिसुन येतात तसेच म्हणजे ते कसं अं वा जी पाण्याची जी वाफ आहे ढगांमधली की त्यांचे द्रव्यभवन म्हणुन अं पृथ्वीवर ते पाण्याच्या थेंबाने पडु लागतात. तसेच थ हवा थंड झाल्याने किंवा आद्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडत असतो. तसेच आपल्याला पावसाचे आनेक प्रकार सुद्धा बघायला मिळतात. अं म्हणजे झिम झिम पाऊस, मुसळधार पाऊस, पावसाची झड, धावता पाऊस, गाऱ्यांचा पाऊस असे अं खुप सारे प्रकार आपल्याला पहायला मिळतात अह तसेच वादळी पाऊस, मोसमी पाऊस, उन्हाळा पाऊस, असे खुप सारे प्रकार आपल्याला पावसाचे अं बघायला मिळतात. तर कधी कधी आपण अं पावसा पाऊस पडल्यामुळे आपल्याला

अं आपल्याला असं जसं इंद्रधनुष्य निघाला की आपल्याला असं पहायची इच्छा होते आणि लहान मुले सुद्धा अं इंद्रधनुष्य निघाला की सर्व घराच्या बाहेर येऊन अं इंद्रधनुष्याला पहायला येतात तसच पाऊस हा एकदम अत्यंत महत्वाचा असणारा घटक आहे. जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये बियांची पेरनी करत असतो. अं ते बियांंची पेरनी करायला सुरुवात करतात. तसच अं पाऊस हा शेतीसाठी खुप महत्वाचा आहे. आज आजकालचे काळामध्ये नदी वर धरण बांधुन आपण पावसाळा पाण्याचे विद्युत उर्जेमध्ये रुपांतर करुण विद्युत उर्जा सुद्धा निर्माण करत असतो. आणि आपल्याला भारतीय हिंदु संस्कृती मध्ये पावसाला इंद्र देवाचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. तसच प्राचीन मान्यते नुसार इंद्रदेव हे पावसाच्या वरचा स्वर्गामधुन ते करायचे करत असायचे तसच आपल्याला असणार्या हिंदु शास्त्रामध्ये होडी बांधुन श्रावण महिण्यामध्ये मासेमारी बंद करत असतात. पावसाळा सुरु होत असताना समुद्रामध्ये देखील तसेच नद्यामध्ये वादळ हे खुप मोठ्या प्रमाणा अं मध्ये आपल्याला पहायला मिळतात. तसेच पावसाळा सुरु झाला की अं मासेमारी यांचे सुद्धा काम अं सुरु होतात. अं तुम्हाला काय म्हणनं आहे आजुन?

आनेक वेग वेगळ्या भा भागामध्ये बघ आपण बघत असतोत की दैनंदीन जिवन जगत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात येतात की आपण पावसाळ्यामुळ जो शेती आहे शेतकरी मजुर तो पावसाळा या ऋतूमध्ये अतिशय जास्तीत जास्त प्रमा‍ प्रमानामध्ये जे उत्पन्न आहे त्याच ते करुण घेतरो अं करुण घेत असतो जसं की दक्षिण भागामध्ये बघ कर्नाटक जिल्ह्यामध्ये त्यांनी आनेक अशा गव्हाची, ज्वारी बरेच असे पिक झाले की त्यांची अशी त्यांनी हे करत असतात, म्हणजे लागवड करत असतात. पशु, पक्षी यांच्या साठी सुद्धा म्हणजे हम्म पाऊस जे आहे अतिशय महत्वाचा वाटतो बघ माला. कारण की पावसामुळे आपल्याला पाणि मिळतो आणि पावसाच्या सुरुवातीला जे असतं. म्हणजे गाई म्हशी गुर्हाटे तर ते सुध्दा असे राहतात की बस म्हणजे वासरांना सुध्दा आसा जन्म देतात त्यांनी. म्हणजे जसं की जास्तीत जास्त प्राण्यांंच्या ह्याच्यात बघावंंस झालं. गाय, बैल, म्हणजे गाईच असला तर गाय ही एक माते समान असते तर ती जन्म देत असते. एक जिव म्हणजे दुसऱ्या जिवाला निर्मान करत असते. तर ती गुरांना जन्म देत असते. म्हणजे तीच्या मुलांना असं जन्म देत राहते. तर पावसाळा या ऋतूमध्ये देत असते कारण की त्यावेळेस जे ऋतू म्हणजे असतात आणि त्या वेळेस आता आपण झाडे वगैरे बघतोत तर पाणि दिल्याच्या नंतर कसं आपलं झाड जर असेल एखाद तर आपण रोपट लावलं असेल तर आपण त्या रोपट्याला पाणिच देत नसल तर ते कसं असं. मुरडलेलं असते. किंवा सुकुन गेलेलं असते तर त्याला आपण ज्यावेळेस पाणि देतोत. तर त्याला आपण एक दुसरा जिव देतोत. आणि त्या वेळेस तो असं फुलवुन आल्या सारखा दिसतो. तसच आणि हा म्हणजे मनुष्याच्या life मध्ये सुद्धा भाग मला सांगावासा वाटतो की पाणि जर आपल्याला आपल्या life मध्ये कमी असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा अपुऱ्या अशा वाटतात. जस की आपल्याचंं घरातल दैनंदीन जिवन जगत असताना ब बघायचं की आपल्याला घरामध्ये जर आपण ए आज नळ सुटायची बारी असेल आणि पाणी जर नाही सुटल. तर आपल्याला कसं वाटतं की बाबा पाऊस नाहिए आणि पावसामुळे हे हे प्रसंग आले. हे हे हानी झाल्या म्हणुन आपल्याला पाणि नाही भेटलं. तर पावसाळा हे ऋतू असा आहे की आपल्याला जास्तीत जास्त भरभराट मध्ये पाऊस देऊन जातो. आणि ते पण चांगल्या प्रकारे पाऊस देऊन जातो. आणि त्याचे चांगलेच फायदे सुद्धा होतात आपल्या मनुष्य जिवनामध्ये. आपण पाणि साठवुन सुद्धा ठेवतो. आणि पाण्यामुळे बऱ्याच अशा पक्षी ब अं अं गाई गुरी यांना सुद्धा जिवन चांगलं मिळतय छान आहे बघ. पावसाळा मला तर आवडतो. तुला आवडतो का नाही?

जनावरांना सुध्दा अं खुप असं त्रास सहन करावा लागतो त्यांना. म्हणजे खायला अं गवताची सोय नसते अं आणि ते बिचारे वाढलेले धान्य वाळलेले गवत खात असतात तर त्यांना देखील खुप त्रास आपल्याला बघायला मिळतो आणि पाणि नसलं की त्यांना अं जर ते बाहेरच चरायला जात असतात. तर त्यांना सुद्धा म्हणजे पाण्या तहान पासुन त्यांची खुप सोय खुप मोठी सोय अशी होती. अं म्हणुन त्यांना त्यांना सुध्दा जसा अत्ता सारखा आपल्याला वाटतं की त्यांना सुद्धा की अं पाऊस कधी याव म्हणुन कारण ते सुद्धा आपल्या सारखी एक संधी ते एक सजिवच आहे हम्म तर अं जनावरान खुप असं वाटतं की पाऊस यावं म्हणुन तसेच अं पावसापासुन आपण अं आपल्याला असं वाटतं की पाऊस कधी यावं

ला पावसातच बघायला मिळतात. तसेच हिंदु धर्मामध्ये सर्वात मानवाचा महत्वाचा मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण. मग श्रावण महिन्यात पावसाळ्यात श्रावण महिना हा पावसाळ्यामध्ये येत असतो तसच. आणि आनखी एक विशेष म्हणजे गणेश चतुर्थी हा सुद्धा सन सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिण्यामध्ये अं येत असतो. म्हणजेच पावसाळ्यामध्ये. अं भारत भारत देशामध्ये नव्हे तर संपुर्ण जग भरामध्ये हा सन खुप धाम धुमी मध्ये साजरा केला जातो. अं याची आपल्याला हम्म भगवानची गणेशाची पुजा करायला अं पहायला मिळते. तसच पावसाळ्यामध्ये अं हे असे उत्सव खुप जास्त प्रमाणात चालत असतात. तसेच पावसाळ्यामध्ये आपल्याला पक्षांची सुद्धा त्यांना सुद्धा असे वाटते की अं खुप म्हणजे पाऊस वगैरे आत पर्यंत उन्हाळ्यामध्ये खाय खाण्याची वगैरे काही सोय नसते आणि अं घर पाहुन पाऊस आला की त्यांचे साठी म्हणजे नविन नविन प्रकारचे फळ वगैरे त्याच्या साठी खायला मिळतात. अं त्यांना सुद्धा वाटतं की अं पावसाळ्याला सुरुवात कधी ते होती म्हणुन. तर अजुन तुमच काय म्हणनं आहे याबद्दल? हो अगदी बरोबर आहे बघ. पावसाळा या ऋतू मध्ये आपल्याला खान्यासाठी आनेक वेगवेगळे आणि चांगले असे पदार्थ मिळत असतात. म्हणजे जसं की पावसाळ्यामध्ये आपण एखाद पिक लावलं तर पिक जे आहे ते आतिशय जलद गतिने वाढत जातो. आणि आपल्याला पावसाळा या ऋतू मध्ये आपल्याला जे खावंस वाटत तो ती गोष्ट किंवा ती बाब आपल्याला लगेच मिळते. आणि पावसाळा पासुन म्हणजे आपल्याला नविन असं दृष्य बघावसं बघायला मिळते. जसं की पाऊस पडत असतो सारख आपल्याला घरा बाहेर कुठ जायच जरी असलं तर आपण म्हणजे घराबाहेर नाही निघु शकत आणि सगळी कडे जिकडं बघितलं तिकडं आपल्याला पावसाचेचं नजारे दिसतात. आणि मला पाण्यामुळ असं बऱ्याच असं हे वाटतं की आन पाणि जर आपल्याला हे राहिलं नसतं तर बऱ्याच गोष्टी त्या आहेत त्या आपल्याला हे वाटल्या नसत्या म्हणजे चागल्या वाटल्या नसत्या. आणि जे मौसम आहे ते खुप छानच आहे. मग बऱ्याच लोकांचा आवडता पण आहे आणि जस की धरने वगैरे राहतात तर त्या ठिकाणी पावसामुळ आनेक असा चांगल्या प्रकारे बाबी आहेत ते घडुन येत राहतात. म्हणजे आता पर्यटन वगैरे आपण पर्यटन वगैरे स्थळावर जातोत.

त्या बाबी आपल्याला दिसल्याच नसत्या. आणि आपल्याला अं मासे वगैरे असतात ते पाण्यामध्येच असतात. तर मास्यांना सुद्धा एक सहारा म्हटलं तर पाण्यांचा म्हणु शकतो आपण. जसं की अं समुद्रामध्ये पाणि असल्या शिवाय रोनक येत नाही. तश्या type मध्ये झाले. आणि पावसाळ्यामुळ ह्यासर्व गोष्टी सुरु झालेल्या आहेत. पावसाळ्या पासुन वेग वेगळ गोष्टी ज्या आहेत ते घडत असतात. आणि आणि क म्हणजे जग भरातील विवीध देशातील म्हणजे स्थानीक भौगोलीक परिस्थिती नुसार पावसाळा हा ऋतू म्हणजे मानलेला आहे. की हा ऋतू आहे म्हणुन. म्हणजे भौगोलीक दृष्ट्या मानलेला आहे की पावसाळा हे ही ऋतू आहे. आणि पावसाळा ऋतूमध्ये आपल्याला changes वाटतात. आणि त्या changes मुळ आपल्याला बऱ्याच आशा छान गोष्टी पण घडुन होतात घडुन येतात असतात. आपल्या personal life मध्ये म्हणा आणि आपल्या दैनंदीन जिवनामध्ये आतिशय छान आहे बघ पावसाळा. तुला काय वाटते आजुन पावसाळ्या, हो बरोबर बघितलं तर उन्हाळ्यात कसं आहे आपल्याला पाण्याची खुप अं गरज भासते. कारण अं तर गावामध्ये म्हटलं की त्यांना पाणि कसं ही लोकांना मिळत असतो. but शहरामध्ये प्रदुषनामुळे सर्व काही अं आपल्या वातावरना मध्ये खुप अं प्रकार अं पहायला मिळतात तसे त्यांना अं पाण्याची सुद्धा त्यांची सुद्धा सोय होत असते कारण. अं विहिरी वगैरे सर्व काही अं आटल्यामुळे त्यांना पाण्याची खुप गरज असते. तसेच गावात देखील सुद्धा अं उन्हामुळे आपल्याला बरोबर पाणि मिळत नाही. आणि पाण्याचा सुद्धा आपल्याला एकदम अं कमी प्रमाणा मध्ये आपल्याला वापर करण्यासारख अं अशी आपल्याला आपल्यावर परिस्थिती निर्माण होते. तसेच अं म्हणुन आपल्याला असं वाटतं की पाणि पाऊस कधी कधी यावं म्हणुन. अं तसेच सर्व आपला परिसर आणि पावसाळा आला की परिसर सुद्धा आपला एकदम छान आसा दिसतो. आणि अं पावसाळ्यात सर्व हिरवंगार आणि खुप म्हणजे सुंदर असं आपल्याला वाटतं. खुप असं प्रकार पहायला मिळतात आपल्याला. आणि पाऊस झाला की असं वाटतं की अं सर्व जे जे काही प्रदुषन आहे ते पावसाने नेते की काय आपल्या सोबतच. तर बरं झालं बरं हे आज तुमच्याशी बोलुन छान वाटलं मला. ठिक आहे thank you thank you दामिनी. शेतात राबनारी, कष्ट, कष्टकरी, शेतकरी बापाचे चित्रण केले आहे. शेतकरी हा दिवसरात्र अपार मेहनत करत असतो. काळ्याभोर शेतामध्ये चिखल मातीमध्ये त्याचे हात राबत असतात. ऊन वारा पाऊस या गोष्टीचा तो विचार करत नाही एवढेच नव्हे तर वैयक्तिक जीवनाकडे आईवडील बायको मुली यांच्याकडेही त्याला लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. शेतकरी बाप हा बैलजोडीच्या जीवावर आपली शेती करतो.

त्याचा आनंद हा काळ टिकत नाही. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारा असतो. शेतात पीक आलेली हातातोंडाशी आलेला घास, रोगराई, धुळी, वारा, वादळे अतिवृष्टी, गारपीट यांनी उद्ध्वस्त होतो तेव्हा शेतकऱ्यांची भ्रम निराशा होते. पीक निसर्गाची शिकार झाल्याने तो हवालदिल असतो. शेतकरी शेतात धान्य पेरतात पेरताना आपले स्वप्नही पेरत असतो. या पिकावर मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, बायकोला साडी City विषयीच्या अवजारांची खरेदी असे नाना प्रकारचे स्वप्न तो. तो धान्याबरोबर पेरत असतो. आपल्या पदरामध्ये या पिकाचे काही ना काहीतरी उत्पन्न पडेल अशी त्याची अपेक्षा असते. परंतु निसर्गाच्या एकाच पिकामुळे त्याच्या सर्व स्वप्नाचा चक्काचूर होतो आणि शेतकरी बाग. आता सुटू कष्ट आणि कष्ट पुन्हा च्या जीवना मध्ये असतात. त्यातील सर्व पैसा धान्य तो शेतकरी. आणि परत मिळवण्यासाठी त्याला निसर्गाची आराधना करा करत बसावी लागते. खूप कष्ट करून घाम गाळून, पैसा खर्च करून पदरात काही पडले हे सांगता येत नाही. आयतूनच शेती करणे खर्च करणे म्हणजे एक प्रकारच्या निसर्गाशी जुगार खेळण्याचाच तो प्रकार झालेला आहे. शेतकऱ्याच्या जेवणामध्ये सदासर्वकाळ सुख दुखं असते निसर्गाचा लहरीपणा. किंवा अतिवृष्टी सर्वांचाच तडाखा शेतकऱ्यालाच बसत असतो या नैसर्गिक संकटातून तो जर चुकून तर सावकार व्यापारी दलाल त्याला सोईने अन्न खाऊ देत नाही तेथे तो चुकतो चुकतोच. या सर्वांचा तावडीतून तो सुटेलच तर मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, आई वडिलांचा आजार त्याच्या डोक्यावर कवळ्याप्रमाणे गिरक्याच घेत असतात आणि पिकवलेला धान्य त्याला मातीमोल विकावे लागते. त्याच्या आश्यापेक्षा भंग असलेला हा शेतकरी शेतात राबतो. लागतो काळ्याभोर जमिनी मध्ये चिखल मातीमध्ये शेतकरी बाप हा रात्रंदिवस मेहनत करतो. कामाच्या घाईमध्ये किंवा शेतीतील प्रचंड कामामध्ये त्याला स्वतःच्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. आई वडिलांची दुखणी, मुलांचे शिक्षण, त्याचा आणि त्यांचे शिक्षण, कपडेलत्ते घेणे बायकोला साडी वगैरे किंवा तिला तिच्या इच्छा पूर्ण करणे, शेतीच्या कामांमुळे वेळ नसतो शेतात काम करत असताना ऊन वारा थंडीचा कोणताही कसलाही विचार करत नाही. कारण त्याला फक्त कष्टची माहिती असते किंवा किंवा तसे नसेल मदतीला कोणी

त्यासारखे सोय असतात. त्याच्या शेतकऱ्याला खूप मोठे भूषण असते. त्याचे बैलजोडीवर अपार प्रेम प्रेम असते स्वतःच्या मुलापेक्षाही तो या मुक्या जनावराची आधी. सोय सोय घेत असतो कारण शेतकरी शेतातील सर्व काम त्याला बैलाच्याच जीवावर करावे लागते. नांगरणी तो बैलाशिवाय पूर्णच करू शकत नाही म्हणून बैलजोडीला खूप जीव लावतो आणि त्यांच्या जीवावर धोकामध्ये अभिमानाने शेतकरी हा असतो. कवी पुढे म्हणतो की पीक जोमाने वाढते म्हणून मन हळवुन जाते. अचानक पीक सारे येते शेतकऱ्याचे पिक हे सुद्धा